सी आणि C मधील 2डायमेन्शनल अरेज वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू 2डायमेन्शनल अरे म्हणजे काय आहे
आपण यास उदाहरण द्वारे करू
हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1110 उबुंटु वर जीसीसी आणि g कंपाइलर व्हर्शन 461 वापरत आहे
2 डायमेन्शनल अरे च्या परिचया सह प्रारंभ करूया
रॉव कोलम्न मॅट्रिक्स मध्ये 2 डी अरेज संग्रहीत आहे
डाव्या बाजूचा इंडेक्स रॉव दर्शवितो
उजव्या बाजूचा इंडेक्स कोलम्न दर्शवितो
सी आणि C मधील मॅट्रिक्स किंवा अरे च्या सुरवातीचा इंडेक्स नेहेमी 0 असतो
येथे आपण रॉव कोलम्न मॅट्रिक्स मध्ये 2 डायमेन्शनल अरे पाहत आहोत
सुरवातीचा इंडेक्स 0 आहे
आता 2 डायमेन्शनल अरे कसा घोषित करायचा ते पाहु
या साठी सिंटॅक्स आहे data टाइप array चे नाव रॉव आणि कोलम्न
उदाहरणार्थ येथे आपण 2 डायमेन्शनल अरे नम 2 रॉव्स आणि 3 कॉलम्न्स सह घोषित केला आहे
आता एक उदाहरण पाहू
मी आधीच प्रोग्राम टाइप केला आहे तो मी उघडते
लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव 2डी हायफेन अरे डॉट सी आहे
या प्रोग्राम मध्ये आपण 2 डायमेन्शनल अरे च्या घटकांच्या बेरजेचे गणाना करणार आहोत
मी कोड समजावून सांगते
ही हेडर फाइल आहे
हे मेन फंक्शन आहे
येथे आपण वेरीएबल आय आणि जे घोषित केले आहे
नंतर आपण नम1 3 रॉव्स आणि 4 कॉलम्न्स सह घोषित केला आहे
आणि नम2 पुन्हा 3रॉव्स आणि 4कॉलम्न्स सह
नम1 आणि नम2 हे 2 डायमेन्शनल अरे आहे
येथे आपण यूज़र कडून इनपुट म्हणून मॅट्रिक्स नम1 चे घटक घेऊ
घटक एका ओळीत संग्रहीत झाले आहेत
आपण रॉव्स साठी आय आणि कॉलम्न्स साठी जे मानले आहे
हा फोर लूप ही कंडीशन तापासेल की 0 पासून ते 2 पर्यंत आय कार्यान्वित होतो
हा फोर लूप ही कंडीशन तापासेल की 0 पासून ते 3 पर्यंत जे कार्यान्वित होतो
त्याचप्रमाणे येथे आपण यूज़र कडून इनपुट म्हणून मॅट्रिक्स नम2 चे घटक घेऊ
येथे आपण मॅट्रिक्स नम1 दाखवू
येथे पर्सेंट 3डी टर्मिनलवर मॅट्रिक्स संरेखित करण्यासाठी वापरला जातो
आता इथे आपण मॅट्रिक्स num2दाखवू
नंतर आपण नम1 मॅट्रिक्स आणि नम2 मॅट्रिक्स जोडुन त्याचा परिणाम दर्शवू
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
आता सावे वर क्लिक करा
प्रोग्राम कार्यान्वीत करू
कृपया कीबोर्ड वरील Ctrl Alt आणि टीटी कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा
संकलित करण्यासाठी टाइप करा जीसीसी स्पेस 2डी हायपेन अरे डॉट सी स्पेस हायफेन ओ स्पेस अर्र आणि Enter दाबा
कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा डॉट स्लॅश अर्र आता Enter दाबा
येथे आपण पाहतो Enter ठे एलिमेंट्स ओएफ 3 इंटो 4 अरे नम1 मी वॅल्यूज प्रविष्ट करेल

आता आपण पाहु शकतो enter ठे एलिमेंट्स ओएफ 3 इंटो 4 अरे नम2 मी वॅल्यूज प्रविष्ट करेल

आउटपुट दर्शविले जाईल येथे आपण नम1 मॅट्रिक्स पाहु शकतो
येथे आपण नम2 मॅट्रिक्स पाहु शकतो
आणि ही नम1 आणि नम2 ची बेरीज आहे
आता आपण हाच प्रोग्राम C मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु
मी आधीच प्रोग्राम बनविला आहे
मी तो उघडून समजावून सांगते
हा प्रोग्राम C मध्ये 2 डायमेन्शनल अरेज साठी आहे
लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव 2डी हायफेन अरे डॉट सीपीपी आहे
एक्सटेन्षन आहे डॉट सीपीपी
आता मी कोड समजावून सांगते
ही आयोस्ट्रीम म्हणून हेडर फाइल आहे
हे यूझिंग स्टेटमेंट आहे
हे आपले मेन फंक्शन आहे
येथे आपल्याकडे काउट फंक्शन आहे जसे की आपण C मध्ये आउटपुट प्रिंट करण्यासाठी काउट वापरतो
नंतर अपल्यकडे सिन फंक्शन आहे
सिन फंक्शन चा वापर C मधील एक ओळ वाचण्यासाठी होतो
येथे आपण स्लॅश टीटी वापरतो ज्याचा अर्थ हॉरिझोंटल tab आहे
आणि हे 4 स्पेसेस च्या समान आहे
उर्वरित कोड आपल्या सी कोड प्रमाणे आहेत
आता सावे वर क्लिक करा
कार्यान्वीत करू
टर्मिनलवर परत या
मी प्रॉम्प्ट क्लियर करते
संकलित करण्यासाठी टाइप करा g स्पेस 2डी हायपेन अरे डॉट सीपीपी हायफेन ओ स्पेस अर्र1 आणि Enter दाबा
कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा डॉट स्लॅश अर्र1 आता Enter दाबा
येथे आपण पाहतो Enter ठे एलिमेंट्स ओएफ 3 इंटो 4 अरे नम1
मी वॅल्यूज प्रविष्ट करेल
आता आपण पाहतो Enter ठे एलिमेंट्स ओएफ 3 इंटो 4 अरे नम2
मी अशाप्रकारे वॅल्यूज देते
आउटपुट दर्शविले जाईल आपण नम1 मॅट्रिक्स नम2 मॅट्रिक्स पाहु शकतो
आणि ही नम1 आणि नम2 ची बेरीज आहे
हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते
परत आपल्या स्लाइड वर जाऊया
संक्षिप्त रूपात या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो 2डी अरे मध्ये घटक जोडणे 2डी अरे प्रिंट करणे
आणि 2डायमेन्शनल अरे च्या बेरजेचे गणन करणे
असाइनमेंट
यूज़र कडून इनपुट म्हणून दोन 2डायमेन्शनल घेणारा प्रोग्राम लिहा
त्यास वजा करा आणि परिणाम शोधा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे